होंडा नावाच बाइक्स चा शॉप्स आहे शॉप खुप आ मोठा आहे आजु बाजूल खुप झाड आहेत शॉप च्या.

एक मोठस असं ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये पुतळा आहे पुतळ्याच्या आजू बाजूला कम्पाउण्ड केलेल आहे तिथे खूप झाडे लवलेली आहेत मोठसा परिसर आहे तिथे मोठ-मोठी झाड आहेत.